उन्नीस नोव्हेंबर दो हजार आठ रोजी विलासराव देशमुख आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर याचे उद्घाटन समारंभ झाला.

हा औरंगाबाद शहरातील प्रोझोन मॉल आहे आणि आपण पाहू शकतो की ते मॉलचे बाहेरील क्षेत्र आहे.